त्यानंतर मित्रांनो, नागपूरमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. नागपूरमध्ये काय आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. आपल्याला माहित आहे कि, tiger reserve देखील आहे. पेंच इथे काय tiger reserve क्षेत्र पण आहे. त्यानंतर मित्रांनो, ताडोबा. चंद्रपूर येथील, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे एक आहे. तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान देखील वाघांसाठी प्रसिध्द आहे. त्यानंतर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागदिरा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. नवेगाव नागदिरा, कुठे आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, ही सहा राष्ट्रीय उद्याने आपण पहिली. आता आपल्याला, महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य जी आहेत. जी महत्वाची पक्षी अभयारण्य आहेत. ती पहायची आहेत. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील, कर्नाळा पक्षी अभयारण्य, हे एक महत्वाचं आहे, प्रसिध्द आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. त्यानंतर मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये मायणी पक्षी अभयारण्य देखील आहे. कोणतं? मायणी पक्षी अभयारण्य. तसेच मित्रांनो, बीड येथील नायगाव पक्षी अभयारण्य आहे. बीड येथील कोणतं आहे? नायगाव पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर मित्रांनो, औरंगाबाद. औरंगाबाद.

आणि किती उत्साहाने त्याची वाट पाहतो. भारतात सणाची प्रतीक्षा फक्त मुलं पाहात नाहीत तर सर्व वयोगटातील लोकं म्हणजेच मुले, तरुण आणि कुटुंबातील सर्व वडीलधारे करतात. भारतातील प्रत्येक व्यक्ती भारतीय उत्सव खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. आपल्या तर माहितीच आहे, भारतीयांची भारतीयांची मुख्य सण म्हणजे दिवाळी, होळी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दुर्गापूजा, दसरा, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन हे काही शिवरात्री, असे अनेक काही महत्त्वाचे धार्मिक आणि राष्ट्रीय सण आहेत. आपल्याला माहितच आहे, भारत ही सणांची भूमी असलेला देश आहे. आणि भारतीय लोक हे सणांची वाट आतुरतेने पाहात असतात. भारतीय सण हे राष्ट्रातील भिन्न धर्म आणि संस्कृतीचा समूह दर्शवतात. उत्सवाच्या आदल्या दिवशी संपूर्ण वातावरण, संपूर्ण आनंदाने आणि उत्साहाने भरलेली असतात. लहान गावे असतो किंवा मोठी शहरे, यातील सर्व जण आनंदाने आणि उत्साहाने सर्व सण साजरे करतात. काही भारतीय सण म्हणजे गुढी, दिवाळी, दसरा, दुर्गापूजा, महाशिवरात्री, राखी इत्यादी. ईद, गुरु नानक जयंती आणि ख्रिस्मस इत्यादी सारखे इतर साजरे केले जातात. आपल्या देशातील लोकांना त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसह सण साजरे करणे आवडते. उत्सव साजरा करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांना घरी भेट देतात. भारतात

आज भारतात कोणते उत्सव आणि कोणकोणते उत्सव कोणते कोणते सण उत्सव करतात त्यांची कारण आहे, तो उत्सव साजरे करण्याचे काय कारण आहे? ते आपण आपण बघू आता. दिवाळी. दिवाळी हा आपल्या भारतातील, देशातील एक प्रमुख सण आहे. लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात. उत्सवाचा सुमारे महिन्याभरा पूर्वी त्या उत्सवाची तयारी सुरू होते. लोक घरे आणि दुकाने सजावण्यासाठी सजावटीच्या वस्तूंचे स्वच्छ करतात. घरे दिवे मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक लाईट यांनी सजवली जातात. एक महिन्या, दोन महिन्या आगोदर प्रत्येक जण आपल्या घरातील, घरातील दुकानातील साफसफाई करतात. आपले घर सुंदर व स्वच्छ बनवतात. आपल्या घरांना रंगबेरंगी लाईट्स, रंगबेरंगी काही वस्तूंनी आपल्या घराला सजवतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी लोक रांग~ रांगोळी तयार करतात. देवी लक्ष्मी आणि गणेशची पूजा करतात. फटाके फोडतात. या दिवशी संपूर्ण देशात दिवे लावतात. दिवाळी या सणाला आपल्या भारतात खूप महत्त्व देतात. हा सण तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी असतं लक्ष्मीची पूजा, दूसऱ्या दिवशी अं तिसऱ्या दिवशी भाऊबीज, ज्या दिवशी बहीण आपल्या भाऊला देऊन सण भाऊबीज हा दिवस करते. दिवाळी ही याच्यासाठी दिवाळी दिवाळी ही कशासाठी आपण याचा कशासाठी साजरा करतात? तर दिवाळी

या खुशीत दिवाळी हा सण उत्सव करतात. होळी. होळी हा रंगांचा सण आहे. हा एक मजेदार भारतीय उत्सव आहे. याचा धार्मिक अर्थ असतानाही या दिवसाचा संपूर्ण हेतू म्हणजे मजा करणे. होळी, होळीच्या एक दिवस पहिले आम्ही मनवतो अं होळी होळीच्या एक दिवस आगोदर होळी ज जळवण्याचा कार्यक्रम होतो तो तो यामुळे होतो की होळी, त्याला असं म्हणतात की होळी माताला ते जळवता. त्याच्या दुसऱ्या दिवशी होळी हा रंगाचा सण असतो. हा एक मजेदार भारतीय उत्सव आहे. याचा धार्मिक अर्थ असतानाही या दिवसाचा संपूर्ण हेतू म्हणजे मजा करणे. लोक एकमेकांना रंग लावतात, आणि मिठाई खायला देतात. हा सण एकत्रितपणे गृहर्निमाण संस्था आणि निवासी वसाहतींमध्ये साजरा केला जातो. होळीच्या उत्सवाचा भाग म्हणून लोक एकमेकांना रंग लावण्यासाठी एकत्र जमतात, बऱ्याच ठिकाणी जोरजोरात संगीत वाजवले जाते आणि लोक गाण्याचे आनंद घेतात. काही ठिकाणी लोक हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. त्यानंतर आपल्या भारतातलं सर्वात महत्त्वाचा दुसरा सण तिसरा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा आणखी एक भारतीयातील सर्वांत देशभर साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणेचे बंधन मजबुत करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी भाऊ अं ब~ बहीण आपल्या भावाकडे जातात आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधतात. त्याबदल्यात बंध बंधूंनी भाऊंनी त्यांच्या बहिणींचे रक्षण त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याची व त्यांची आवश्यक असलेल्या वेळी तेथे राहण्याची वचन दिले जातात. यानंतर मिठाईंची देवाणघेवाण होते. या दिवशी भाऊ त्यांच्या बहिणीसाठी विशेष भेटवस्तू देखील आणतात. जी एकमेकांना भेट देऊ शकत नाहीत ते पोस्टद्वारे राखी व भेटवस्तू पाठवतात. ती खरोखर एक सुंदर परंपरा आहे. जी अनेक काळापासून पाळली जात आहे. रक्षाबंधनच्या उत्सवामागे अनेक कथा आहेत.

भारतात त्याचा उत्सव होतो तो म्हणजे शिवरात्री. शिवरात्री या दिवशी शिवरात्री या दिवशी असं म्हटले जाते ब~ भगवान शिव भगवान माता पार्वती यांचे लग्न झाले होते. यांचे लग्न झाले होते. शिवरात्री पण हा खूप उत्साहाने आपल्या भारतात हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी पहाटे

दूधपाणी आणि बेलपत्र घालून महादेवाची अर्चना नमस्कार करतात. त्यानंतर भारतातील दुसरा एक महत्त्वाचा सण तो म्हणजे तो म्हणजे जन्माष्ठमी. जन्माष्ठमी हे श्रीकृष्ण यांचे या श्रीकृष्ण यांचे जन्मा~ जन्म यांच्या यांच्या अं जन्मानिमित्त हा सण उत्सव करतो. या दिवशी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यामुळे त्या म्हणून या दिवशी श्रीकृष्णाचा जन्माच्या निमित्त हा सण साजरा करतात.

समूहात ती दहीहंडी तोडण्याचा प्रयत्न करतात. व जे ते दहीहंडी तोडतात त्यांना त्यांना पैसे दिले जातात. पैसे हे भेटवस्तू भेट आणि दिले जातात. त्यानंतर अं भारतीय भारतीय सणांविरुद्ध सणां सणांविरुद्ध भारतात दुसरे सणपण साजरे केले जातात. त्यात एक सण येतो गुरु नानक जयंती. गुरू नानक जयंती हा सिंधी व पंजाबी यांचा मुख्य सण असतो. हा सण यासाठी साजरा केला जातो, या दिवशी गुरू नानक जयंती गुरू नानक देव यांचा जन्म झाला असतो. गुरू नानक या दिवशी पंजाबी लोक आणि सिंधी लोक आपला अं गुरू नानक गुरू नानक देवांचा फोटो घेऊन, आणि त्यांची रॅली काढतात. व तिथे संगीत नाच नाच नाचगाणं होतं. त्यानंतर आपला दुसरा एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा. याला आपण

अं Hi Everyone अं मला Finance विषयी जास्त माहिती नाहीये पण जेवढी थोडीफार माहिती आहे मी तुमच्यासोबत Share करू इच्छिते अं Finance ला मराठीमध्ये वृत्त, वृत्ती असे म्हणतात जर Finance याचा अर्थ असा होतो कि कोणतेही एखादं Company ला किंवा कार्याला किंवा Product ला Produce अं म्हणजे अं निर्माण करण्यासाठी Finance किंवा भांडवलाची गरज पडते अं कि

त कोणी चांगलच आणि किंवा खूप आहे. एखादी कं~

व share मार्फत का आपल्याला माहिती

अं तीन महिने ने एखादी जर आपण

पाच वर्षापर्यंत असतो आपण एखादं

माहिती नाहीये त्या

सुद्धा आपली सती होउ शकते, जेव्हा पासुन निश्चय केला तेव्हा पासुन सती होउ शकते, प्रश्न करता, जसे जसे सतीच्या गुंणाची उपासना केली जाईले तसे तसे कपट विरगळत जाईल, दादा श्री सतीचे गुण आंगी कारले तर कपट आपो-आपच निघुन जाते, तुम्हाला काही सांगावे लागत नााहीं, जी मुळ सत्य असते तिला पुर्वी चा काहीच डाग नसतात तुमचे पुर्वी चे डाग राहुन जातात आणी नंतर तर तुम्ही पुरुष होता सतित्व आणी सर्व संपुष्टात येते, जितक्या सती होउन गेल्या त्यांचे पूर्ण होउन जाते आणी ते मोक्षाला जातात थोडे समजलं का, मोक्षाला जाण्यासाठी सती ह्वावे लागेल, हो जितक्या सती होउन गेल्या त्या सर्व मोक्षाला गेल्या, अन्यथा पुरुष लागते, प्रश्न हो म्हणजे असे निश्चित नाही की जी स्री आहे तिला अनेक जन्मा पर्यंत स्त्रीचा जन्म मिळेल परंतु लोकांना हे समजत नाही आणी म्हणुन त्यावर काही उपाय केला जात नाही

म्हणुन तिथे पडुन राहतात आणी दुसऱ्या कोणाला अशा मार्ग माहिती हि नाही म्हणुन कोणी दाखवत नाहीं, हे फक्त सती स्त्रिया एकट्याच जाणतात, सतींना त्यांचे पति त्या एका पति शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करत नाही, कधीच नाही, लग्न होताच तिचा पति मेला, निघुन गेला तरीही नाहीत त्या पतिलाच आणी आपला पति मानते त्या पतीलाच ते आपला पती मानते मग अश्या स्त्रियांचे कपट पूर्णपणे नष्ट होते, ज्या मुली बाहेर जात असतिल, शिकण्या साठी जात असतिल तरिही शंका बायकोवर सुद्धा शंका सगली कडे दघा फटका घरात सुद्धा दगाच आहे ना आजकाल या कलीयुगात तर स्वतःच्या दारातच दगा होत असतो, कलियुग म्हणजे दगाफ़टक्याचा काळ, कपट आणि दगा, कपट आणि दगा, कपट आणि दगा हे सर्व कोणत्या सुखा साठी करतात, आणी ते सुद्धा भान न ठेवता, बेभान पणे, नाही माणसाचा दोष नाही. हे कर्मच भटकवतेत बिचाऱ्याला पण यात जर शंका ठेवली तर तो बिना कारण मरतो, म्हणून ज्याला बायकोच्या चारित्र्य संबंधी शांती हवी असेल, त्याने रंगाने अगदी काळीकुट्ट, गोंदलेली बायको करावी कि त्यामुडे तिच्यावर कोणी आकर्षितच होणार नाही, तिला कोणी ठेवणारच नाही आणी नाही, हा जो नवरा मिळाला आहे तो मला सांभाळणारा आहे, म्हणून मी मग ती तुम्हाला sincere वफादार राहील, खूपच sincere राहील आणि जर ती सुंदर देखणी असेल तर लोक तिला भोगतातच, सुंदर असेल तर लोकांची द्रीष्टी बिघडणारच जर कोणी सुंदर बायको केली, तर मला हाच विचार येतो कि काय अवस्था होईल याची, बायको खूप सुंदर असते तेव्हाच तो देवाला विसरतो ना आणि नवरा खूप सुंदर असतो तेव्हा ती बाई सुद्धा देवाला विसरते म्हणून सर्व रीतसर असलेले चांगले हे लोक तर कसे आहेत कि जिथे hotel पाहिले तिथेच, शंका ठेवण्यासारखे जग नाही

पण तरी यात स्त्रिया जिंकतात कारण या पुरुषांमध्ये कपट नसते ना त्यामुडे पुरुष स्त्री कडून धोखा खात असतो अर्थात जो पर्यंत sincerity, morality यात होतील तो पर्यंत सौंसार सुख घेण्या सारखे होते आता तर भयंकर धोकेबाजी आहे, त्या प्रत्येकाला जर मी त्यांच्या बायको विषयी सांगितले तर कोणीही स्वतःच्या बायको जवळ जाणार नाही मला सर्वांचे माहित असते पण मी काही सांगत नाही, सांगत परत नाही कारणकि पुरुषही धोका देण्यात काही कमी नाहीत, परंतु स्त्री तर फक्त कपटाचाच कारखाना, कपाटाचे स्थान दुसरे कुठेच नसते फक्त स्त्री मधेच असते. त्याचे बीज पडते, हे बीज दोन दिवस राहिले मग तर मारूनच टाकते पुन्हा उगवते, अर्थात विचार उगवतात मुळा फेकून द्यावे.

त्या विषयाची आराधना करण्यासारखी नाहीत, असा भाव निरंतर राहिला तर शेत साफ होते आताही जर कोणी आमच्या सानिध्यात राहिला तर ते सर्व पूर्ण होईल ज्याला ब्रह्मचर्य पडायचे असेल त्याने तर संयमाला अनेक प्रकारे तपासून घेतले पाहिजे, परीक्षा करून पाहायला हवी आणि जर घसरून पडू असे वाटत असेल तर मग लग्न केलेले उत्तम

अक्रम मार्गात विकारांना दूर करण्याचे साधन कोणते इथे विकारांना दूर करण्याचे नाही, करायचे नाही हा मार्ग वेगळा आहे, कित्येक लोक इथे मन, वचन, कार्याचे ब्रम्हचर्य घेतात आणि कित्येक पत्नी वाले आहेत, त्यांना आम्ही मार्ग दाखवलेला आहे, त्या प्रमाणे ते समाधान आणतात मुळात इथे विखारी पदच नाहीत, पद तिथे निरभिकारी आहे विषय हे विष आहे परंतु अगदीच विष नाही विषयात असलेला निडरपणा हेच विष आहे, विषय तर लाचारी मुळे म्हणजे जर कोणी चार दिवसाचा उपाशी असेल आणि पोलीसवाल्याने पकडून त्याला मांसाहार करायला भाग पाडले, आणि त्यामुळेत्याला मांसाहार करावा लागला तर त्यात हरकत नाही, स्वतःच्या स्वातंत्र्य मर्जी नसावे पोलिसवाल्याने पकडून jail मध्ये बसवले तर, तिथे बसवेच लागेल ना तुम्हाला, तिथं काही दुसरा उपाय आहे, म्हणजे कर्म त्याला पकडतो आणि कर्मच त्यालाच पछाडतो त्यात आपण नाही म्हणू शकत नाही ना, बाकी जिथे विषयाची गोष्ट आहे तिथे धर्म पण तरी सुद्धा स्वप्न आले म्हणून अगदी दुर्लक्ष करण्याचीही गरज नाही तिथे सावध राहावे स्वप्नाअवस्थे नंतर सकाळी उठण्यात, त्यासाठी पश्चाताप करावा लागतो त्याचे प्रतिकारणही करावे लागते कि पुन्हा असे होऊ नये आपल्या पाच आज्ञेत राहिले तर त्यात विषय विकार होईल असे आहेच नाही तुम्हाला ब्रम्हचर्य चे पालन करायचे असेल तर सर्व प्रकारे सावध राहायला हवे, वीर्य जेव्हा ऊर्ध्वगामी होते तेव्हा मग आपोआप चालत राहिले अद्याप तर वीर्य उर्ध्वगामी झालेले नाही अजून तर त्याचा अधोगामी स्वभाव आहे, वीर्य उर्ध्वगामी होते तेव्हा सर्वच उंचीवर चढते मग तर वाणी, बानी छान निघते आत दर्शनी झालेले असते वीर्य ऊर्ध्वगामी झाल्यानंतर अडचण येत नाही तो पर्यंत खाण्यापिण्याचे खूप नियम ठेवावे लागतात वीर्य ऊर्ध्वगामी होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत तर करावी लागेल ना कि मग असेच चालत राहील ब्रम्हचर्य जर असे कित्येक वर्षापर्यंत control पूर्वक सांभाळता आले, ऊर्ध्वगामी असते आणि तेव्हा मग शास्त्र पुस्तके हे सर्व डोक्यात धारण करू शकतो, धारण करणे हे काही सोपे नाही, नाहीतर एकीकडे वाचतो आणि दुसरीकडे विसरत जातो, प्रश्नकर्ता हे जे प्राणमय करतात, योग करतात हे ब्रम्हचर्यासाठी मदत रूप होऊ शकते का, दादाश्री, जर हे ब्रम्हचार्याच्या भावाने केलेले असेल तर मदतरूप होऊ शकते ब्रम्हचर्यासाठी भावना असावी, असायला हवी आणि तुम्ही जर तब्येत चांगली करण्यासाठी करत असाल तर त्याने तब्येत चांगली राहते, अर्थात भावनेवर सर्व काही आधारित आहे पण तुम्ही याच्यात्यांच्यात पडू नका नाही तर तुमचा आत्मा राहून जाईल एकीकडे ब्रह्मचर्य व्रत घेतले असेल आणि त्याच्यात काही उलट सुलट घडले तर गोधळून जातो एक मुलगा अस्वस्थ दिसत होता तेव्हा मी विचारले काय भाऊ का अस्वस्थ आहेस तेव्हा तो म्हणाला तुम्हाला सांगताना, प्रशकर्ता, बिन हक्काचे भोगण्यात कोणती वृत्ती काम करत असते, दादाश्री, आपली दानंद खुंटी आहे वृत्ती हक्काचे सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रसंग बनला तर ती स्त्री जिथे जाईल तिथे आपल्याला जन्म घ्यावा लागेल, ती अधोगती गेली तर आपल्याला हि तिथे जावा लागेल आजकाल बाहेर तर असेच सर्व चालू आहे, कुठे जन्म होईल बिनहक्काचे विषय ज्याने भोगले असेल त्याला तर भयंकर यातना भोगाव्या लागतात त्याची मुलगी पण एखाद्या जन्मात चारित्र्यहीन होते, नियम कसा आहे कि ज्याच्या सोबत बिनहक्काचा विषय भोगला असेल तीच नंतर आई किंवा मुलगी बनते हक्काचे विषयासाठी तर भगवंताने सुद्धा मनाई केलेली आहे भगवंताने मनाई केली तर भगवंत गुन्हेगार ठरेल तो बिनहक्काची मनाई केली आहे जर पश्चाताप केला तर सुट्टीही, सुटू हि शकतो तर हा तर बिनहक्काच्या आनंदाने भोगतो म्हणून गाठ घट्ट होते बिना हक्काच्या भोगण्यात तर पाचही महाव्रतांचे दोष लागतात त्यात, हिंसा होत असते, खोटेपणा येतो हे तर सऱ्हास चोरी म्हंटली जाईल बिनहक्काचे अर्थात चोरी म्हंटल्या जाते, मग त्यात ब्रम्हचर्य तर येतेच आणि पाचवे परिग्रहः हे तर सर्वात मोठे परिग्रहः आहे हक्काचा विषय असेल त्यांच्यासाठी मोक्ष आहे, पण बिनहक्काचा विषय असलेल्यांसाठी मोक्ष नाही असे भगवंतांनी म्हंटले आहे, त्या लोकांना तर कसले भानच नसते ना आणि हरिया निरंकुश, भटकणारे बेवारस पशु सारखे असतात, हरय्या म्हणजे तुम्ही समजलात का, तुम्ही कोणी हरय्या ला पाहिलेत का, हरय्या म्हणजे ज्याचे हात आले,

मिळाले नाही तो पर्यंत हरय्या नाही, मिळाले तर हरय्या वेळच लागत नाहीत हे आपल्याला शोभत नाही, विषय आहेत अर्थात या जगात जे डोळ्यांना दिसते ते सर्वच विषय नाहीत, तुम्ही जर त्यात लुब्धमान झालात तर त्यास विषय म्हंटले जाते आम्हाला कोणताही विषय स्पर्शत नाही, हा कोळी जाळे विणतो मग स्वतः त्यात फसतो

एखादा मुलगा आणि एखादी मुलगी नोकरी एवढेच पाहिजे त्या बदल्यात बायको तर मिळावीत मिळावी पण सासू सासरे, मेहुणा- मेहुणी, मावस सासू, चुलत सासू, आत्ये सासू, मामे सासू, किती फसवा फसवी तेवढी सारी झंझट सोबत येईल असे माहित असते तर हि मागणीच केली नसती कधी आपण तर tender भरले होते फक्त एका बायकोचे मग हे सर्व कशा साठी दिले, तेव्हा निसर्ग म्हणतो भाऊ तिला एकटीला देऊ शकत नाही, मामे- सासू आत्ये सासू हे सर्व सोबत द्यावे लागतात त्याशिवाय तुम्हाला कर्मणार नाही, सर्व पालटून पळतां सोबत असेल तेव्हाच खरी मजा येते आता तुला संसारात काय काय पाहिजे

मग जर दुसऱ्यांपर्यंत व्यापार वाढवला तर काय होईल किती त्रास वाढेल आणि पुन्हा दोन चार मुले होतील बायको एकटी असेल तर ठीक आहे ती ठीक राहील परंतु तिचे चार मुले मग काय होईल उपाधीचा अंतच नाही योनी मधून जन्म घेतो तेव्हा योनीत किती भयंकर दुखत राहावे लागते आणि जेव्हा मोठा होतो तेव्हा पुन्हा योनी कडेच वडतो त्या व्यवहारच तसा आहे

परीक्षा संपल्या कि पालक कुटूंबासह सुट्टी घालवण्यासाठी जागा शोधू लागतात. शरीराला recharge करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना कामातून विश्रांती घेणे आणि जीवनाचा आवश्यक आहे.

मी मागील सुट्टीत अनेक वेगवेगळ्या देशामध्ये प्रवास केला आहे आणि मला या देशाबद्दल, जाणून घेण्याने खूप आनंद झाला मी तुम्हाला ह्या देशाबद्दल आणि त्यातील प्रत्येक देशाचे फायदे सांगते. Egyptian अरब प्रजासत्ता. ह्यात अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन पर्यटन स्थळे आहेत. ह्यात आणि प्राचीन मशिदीसारखे आपले प्रतिष्ठापित प्राचीन स्मा~स्मारकाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही कैरोच्या सहलीला जाऊ शकता. गिझामध्ये असलेल्या pyramid ला भेट देऊन मानलेल्या महान pyramid पैकी एक आहे परंतु pyramid explore करण्याचा वाळवंट त्या वाळूवर चालणे घोडे आणि उंटावर स्वार होणे आणि khufu जहाज किंवा सूर्य बोटीचा फेरफटका मारण्यासाठी थंडी आणि गरम दिवस शेवटच्या सुट्टीत मी माझ्या आजोबाच्या गावाला भेट दिले आणि नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहून खूप आनंद घेऊ शकले. मला माझ्या अं कुटुंबातील सदस्यांना जाणून घेण्याचा आणि बोलण्याचा आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा खूप आनंद झाला. अं